फुलांच दुकान किती रंगांचे फूल आहेत वरती लटकवण्या साठी वेगळेच वेळ दिलेले आहे ठेवण्या साठी वेगळेच फूल आहेत फ्लॉवर पोट्स आहेत.

मस्त डेकोरेशन केलय पाइप आहेत.

घरासारख काही तरी दिसतय खुप सुंदर आहे पण.

आणि तो ते गाडीचे इंजिन निट करत आहे.

ज्याच फडक खाली पडलेल आहे.

मोठं स्टेज आहे त्यावर तीन पाट ठेवलेलं आहे कार्यक्रमासाठी बांधलेले आहेत कडेनी झाडे आहेत.

खूप मोटी पोल्टरी फार्मची लाइन आहे. वरती लाइटी लावलेल्या आहे त्यांच्यासाठी.

त्याच्या पलीकडे अजून एक गाय आहे प्रत्येक गायीला वेगवेगळ खाण्यासाठी बांधलेल आहे प्रत्येकीला वेगळा चारा आहे.

तीन शेरवाण्या लावलेल्या आहेत कोट माणसांच्या कोट कोट आहेत पहिला ऑरेज केसरी कलरचा परत निळ्या कलर चा आणि हिरव्या कलर चे कोट आहेत लग्नात घालता यावे आशे ठेवलेले कोट --